जींच्या काळजाशी लागले. खंडोबांची मुरुळी करायचा विचार हाय का व? गुरुजींना अण्णांचं बोलनच खटकल पण नाराजी दाखवन परवडनार नव्हतं असं कस म्हणता सांगा बर? मग तीच्या high school चा पगार किती दिवस खात राहनार हाइसा? आहो मी खटपटीत आहे स्थळाच्या एखादा शिक्षकी पेशातला च्यायला शेनातलं किड शेनातच राहुन शेनातचं मरनार की. अण्णांनी कडवट प्रतिक्रीया व्यक्त केली. आज कोड्यातचं बोलतायसा अण्णा. गुरुजी आहो ती तुस्ती मस्तरीन नाही उप सरपंच झाली उप सरपंच. तेव्हड्यात खुद्द रुखमिनी चहा घेऊन आली. कप बशी हातात देऊन तीनं त्यांना वाकुन नमस्कार केला. सौभाग्यवती आणि सरपंच हो पोरी. अण्णांनी आशिर्वाद दीला. उप सरपंच तुमच्यामुळेच झाले अण्णा, सरपंच ही. ती नम्रपने म्हणाली. तुमच्याच आशिर्वादाने. गुरुजी तुमच्या लेकीला सांगा अण्णा अभिमानाने म्हणाले. हा विष्णु अण्णा कोळकर नुसता आशिर्वाद देत नाही. तोंडातून निघालेले शब्द खरे करुण दाखवतो. खरे खरे अण्णा गुरुजींनी हात जोडले. या कोळगावात तुम्ही कर हळदी पुर्व अशी स्थिती आहे. रुक्मीनी बैस अण्णांनीच अग्रह केला. माझे दोन्ही आशिर्वाद पुर्ण करण्याच्याच विचारानी आलोय मी. म्हणजे? स्थळ घेऊन आलेत की काय अण्णा. गुरुजींमधला पिता उतावळा झाला. बाबा तो विषय अण्णांकडे कशाला काढता? रुक्मिनीने किंचीत ना पसंती दाखवली. त्यांनी वधु वर सुचक मंडळ काढलं नाही ऐक ग तु गुरुजींनी तिला गप्प केलं. अण्णांनी चांगल स्थळ आनलं असणार, हंं. पण तिला पसंत पडायला पाहिजे ना. अण्णा अंदाज घेऊ लागले. अण्णा तुम्ही सुचवनार असलेल्या स्थळ म्हणजे कोरकरकरीत पाठ्य पुस्तकचं असनार. पानं उघडताना सुद्धा आनंद होतो. त्यातल्या धड्यांची तर गोडी आगळीच. वधु पिता नव्हे गुरुजी बोलले. high school त शिक्षक असणारच नक्की. नाही गुरुजी अण्णांनी नकारासाठी मान हलवली. रुक्मिनी गुरुजी आनंदले. मग हमखास प्राध्यापकचं असणार. किती बोलता आहात बाबा तुम्ही. तिच्या कपाळावरती आठ्या आल्या. प्राध्यापक नाही की प्राचार्य नाही. आमच्या साहेबरावाचं स्थळ सुचवतोय मी. शेवटी मनातली मतपेटी फुटली. काय? बाप आणि मुलीच्या तोंडून एकाच वेळी अश्चर्य उद्गार निघाला. आणि ते एकमेकांकडे बघु लागले. अण्णा केवलवाण्या चेहऱ्याने म्हणाले. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठं शाम भटाची टटानी. बाबा आहो तुम्ही मला चक्क टटानी ची उपमा दिली. रुक्मिनीला हसु आलं. छे छे तु टटानी नाहीस मी उदाहरण दिलं आपल्या परिस्थितीचं. अण्णा आम्ही गरीब माणसं. रिक्मिनी तुला कसा वाटतो इंद्राचा ऐरावत? अण्णांनी ही हसत हसत विचारलं. मी सांगते विचार करूण पण बाबांच म्हणनं आता तुझ्या बाबांच नाही. माझं म्हणन ऐकायचं तुला मी दिलेले दोन्ही आशिर्वाद पुर्ण करण्यासाठी. अण्णांनी चातुर्याने सोंगट्या फिरवण्यासाठी कवड्या फेकल्या. ग्रामपंचायतीच्या घड्याळात सकाळचे दहा वाजून तीस मिनीटे झालेली. सरपंच गिरीधारी शेळके त्यांच्या खुर्चीत बसलेले. त्यांच्या उजव्या बाजूस तहसील कचेरीतील अधिकारी निरिक्षक म्हणून आलेले. डाव्याबाजूची उपसरपंचाची खुर्ची अद्यापही रिकामीच होती. समोरच्या खुर्च्यांमधील साहेबराव आणि एक जन वघळता इतर पंचायत सदस्य हजर होते. मात्र सभासदात गावातल्या दोन वार्ताहरांची छायाकित्रकारांच्या आणि काही रिकाम टेकड्यांची गरदी होती. गरदितला प्रत्येक जन दुसर्यांच्या कानी लागला होता. कुजबुजत होता. वातावरन एकुणचं गंभीर होत सभागृहाच्या कामकाजाला ठिक अकरा वाजता सुरवात होणार होती. विषय पत्रिके वरती एकच ठराव होता. विद्यमान सरपंच गिरीधारी शेळके यांच्यावरील अविश्वासाचा. आणि ठरावाच्या सुचक होत्या कुद्द उप सरपंच सुक्मिनी नागपुरे. एकुण अकरा सभासदांपैकी सहा जनांनी ठरावाला पाठिंबा दिला होता. म्हणजे काही तासांनी शेळक्यांची खुर्ची जाणार होती. रुक्मिनीला साहेबरावांची सौभाग्यवती आणि सरपंच करण्याची याची खेळी विष्णू अण्णा खेळत होते. दहा वाजून पस्तीस मिनीट. अण्णा एकटे सोंगट्या खळताना घडाळाकडे बघत होते. त्यांच्या समोर sofa वर बसले होते दोन सभासद. साहेबराब आणि गिरीहारीच्या गटातून फोडलेले सोनावने. घरात मोठ्या आरश्यासमोर तयारी करित होती सुक्मिनी. अस्वस्थ साहेबांकडे अण्णानी बघताच तो उठला. रुक्मिनीच्या खोलीत शिरला आग आटोपला की नाही तुझा श्रुंगार? तिने अरश्याकडून कुंचाव करुण त्याच्याकडे मोर्चा वळवला. झालच बरं का? सुंदर भलतीच सुंदर दिसतेस ग तु. तो पुढे झेपावतच उद्गारला. तशी ती मागे सरली ए. चावट पणा नाही करायचा हं. अजुन काही सौभाग्यवती झाली नाही मी तुझी. ए रुक्मे ठराव तर पास झाला ना आपल्या लग्नाचा. त्याचा अमलस्वरुप होण्या आधी प्रायोगिक तत्वावर. ठराव, ठराव, अविश्वास ठराव. त्याला दुर सारुन रुक्मिनी खोली बाहेर पळाली. मनातल्या मनात चिडत साहेबराव ही निघाला. सकाळपासून बंगल्यात आनून बसवलय तु साहेबराव. तरी उशिर होतोय. अण्णा कावले, निघा लगेच Jeep मध्ये अकराच्या आत पोहचा. driving ला साहेबराव शेजारी रुक्मिनी आणि मागिल बाजूस सोनावने. Jeep धावू लागली.

तिने डोळ्यांचा इशारा करुण दिली गावाच्या वेशिजवळ Jeep आली. आणि कचकन break दाबून साहेबरावांनी थांबवली. ए हटाव सारी गुरं, साहेबराव ओरडला. केम बोलु छे? हातात लांबच लांब काठी घेऊन काठेवाडी गुराखी गाईंच्या गर्दितून ओरडला. गावात शिरायला वेशितून जानारा रस्ता फिरत्या काठेवाडी गाईंनी संपुर्णपणे आडवला होता. कारण वेशेचं वळणचं त्याच्या कडेला विष्णुअण्णा सरपंच असतानाच्या काळातचं पंचायतीने बांधलेला पाण्याचा मोठा हौद होता. जनावरांना पाणि पिण्यासाठीच. तिथलं पाणि प्यायला ती काठिवाडी जनावर उताविळ साहेबराव आणि मंडळी पंचायतीत पोहचायला उताविळ झाली होती. जनावरांच्या तोंडात पाणि पडायची वेळ आणि साहेबरावांच्या तोडाचं पाणि पळायाची वेळ. रागा रागाने तो खाली उतरला. पागदार उंच गाईंच्या गरार्यात त्याला शिरण्याची त्याला हिम्मत झाली नाही. तो काठीवाडी गुराख्याला शिव्या घालू लागला. गोराखाने रंगित बुटासह अंगात घेरदार पण कंबरेपर्यंत असनारा अंगरखा आणि गुढग्या पर्यंत कसं बसं जाणार धोतर. ओठांवरती झुपकेदार मिश्या, हातात जाडसर चांदिचं कडं, अशा आवताराचा तो काठेवाडी गुराखी गुजराती भाषेत बडबडत खांद्यावर काठ्याठेवून सावकाश उभा राहीला. त्याचा थंडपणा पाहून साहेबराव आनखीनच संतापला. त्याचा पाठलाग करु लागला. गाईंनी रस्ता तसाच आडवलेला. आणि गुराखी गाईंक्या कळपात पळत साहेबरावांना चुकविण्याच्या प्रयत्नात. आपल्या धन्याचे कळपातल्या एका गाईला किव आली असावी. जी साहेबरावाला आडवी झाली. शिंग रोकुन त्याच्याकडं बघु लागली या अचानक संकटाने साहेबरावाचा स्वतःला सांभाळता संभाळता तोल गेला. आणि तो हौदातल्या पाण्यामुले झालेल्या चिखलात पडला. काठेवाडी गुराख्याने त्याच क्षनी काठी भिरकावून Jeep कडे पळ काढला. Driver च्या seat वर उडी मारली Jeep चालू करूण reverse मध्ये घेतली. आणि वळवून तो विरुध्द दिशेला पळवू लागला. इतक्या झटपट त्याने सार्या कृती केल्या की रुक्मिनी आणि सोनावनेंना काय होतय तेच कळलं नाही. कळलं तेव्हा ती ओरडली, वाचवा वाचवा बडबड बंद काठीवाडी गुराखी मराठीत बोलला. माझ्या कंबरेला पिस्तूल आहे. आरे धावा! धावा! वेशी जवळच्या चिखलात लडबडलेला साहेबराव गाईंच्या कळपातून वाट काढून वेशितून गावात शिरला. पंचायत कचेरीकडे पळू लागला. आणि ओरडत राहीला. पळवल पळवल पंचायत सभासदांना पळवलं. सकाळच्या सत्रातली शाळा सुटली होती. घरी परतनारी पोरं साहेबरावां मागुन पळत सुटली. आणि कोणि तरी पळतय म्हणून त्यांच्या मागे आनखी काही माणसं पळू लागली. अकरा वाजून पाच मिनीट झाली सरपंच गिरिहरी शेळके परिक्षकांच्या कानी लागले आणि त्यांनी जाहीर केलं सभेच्या कामकाजाला सुरुवात करुया. तर आमचे तीन सभासद आजून आलेले नाहीत. थांबा थोड, साहेबराव गटातील तीन सभासदापैकी एकाने सुचना केली. आता थांबता येणार नाही. निरिक्षकांनी निर्णय दिला. अहो अहो विश्वास ठरावाची नोटीस देणाऱ्या उपसरपंचच सुक्मिनी नागपुरेच सभागृहात आल्या नाहीत अजून. विरोधकांचा अक्षेप. मग त्यांचा अनुपस्थितीत हळू हळू चर्चा होईल दुमताला टाकता येणार नाही. निरिक्षकांनी नियम दाखवुन दिला. म्हणूनच मी सुचवलं आहे साहेब थोडं थांवा. विरोधकाची विजयी मुद्रा. थांबायच कारण नाही. आणि उप सरपंचांची वाट बघायची सुद्धा जरुरी नाही. ठराव मांडा, आपले बहुमत दिसताच सत्तारुड गटाच्या एका सभासदाने मागनी केली. त्याच्या पाठोपाठ ठराव मांडा ठराव मांडा अशा घोषना सुरू झाल्या. आणि प्रत्योत्तर म्हणून तीन विरोधक ओरडू लागले. थांवा थांबा ठराव मांडू नका सभागृहात असा गोंधळ चालू असतानाच चिखलाने भरलेला साहेबराव दारात येऊन उभा राहीला. आणि ओरडू लागला पळवलं पळवलं आमच्या सभासदांना पळवलं. साहेबरावांचा आवतार आणि आवेश पाहून सारं सभागृह थकीत झालं. भयचटीस स्तब्धता पसरली. निरिक्षक साहेब साहेबराव मोठ्याने ओरडला. सोनावने आणि रुक्मिनी नागपुरे या

सरपंचाने बाई पळवल्याचा आरोपही करण्यात आला. त्याच वातावरणात सरपंचानी बैठक स्थगीत केली आणि निरीक्षकासह ते निघुन गेले. त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास गावच्या मुख्य बाजार पेठेतून दोन एकशे स्री पुरुष गावकर्याचा मोर्चा घोषना देत पोलीस चौकी कडे चालला होता. सरपंच शेळके मुर्दाबाद चारीत्रहीन शेळके खुर्ची सोडा. असा कसा तो गिरीधारी तरुण नारीचे हरण करी. जी बड्यांची झुंज संपवून जानकार गावकरी बसल्या जागेवरुनच मोर्चाची गंमत बघत होते. साहेबराव काहींना अग्रह करूण मोर्चात ओढत होता. ते त्याची समजुत काढण्यासाठी चार पाऊल चालत आणि मागल्या मागे गायब होत. जस जशी पोलिस चौकी जवळ येऊ लागली तस तसा मोर्चा दुष्काळातल्या जनावरागत रोडावू लागला. साहेबराव तीन पंचायत सभासदांसह चौकीत शिरला, ओरडला सरपंच शेळक्यांना अटक करा. बाकीच्या तीघांनीच घोषना पुर्ण केली. मोर्चा वाल्यांचा आवाज आला नाही. म्हणून त्याने चौकी बाहेर पाहिलं. मोर्चा गायब झाला होता. सारे भाडोत्रीच शेवटी, साहेबराव करवाडला.

एका तरुण स्रीवर पळवून नेन्याचा सरपंच शेळकें वरती संशय व्यक्त करण्यात आला होता. फौजदारांनी खात्याला न शोभनारी कार्य तत्परता दाखवीली त्यांनी लगेच दोनचार ठिकाणी phone लावले. आणि टोपी डोक्यावर चढवीत ते उत्साहाने उठले. चला साहेबराव अगदी red hand पकडुया. दोन पोलिस आणि साहेबरावाला घेऊन फौजदार पोलीस Jeep मधुन निघाले. वेश ओलांडून Jeep मुख्य रस्ता सोडून उजविकडे वळली. फौजदार साहेब डावीकडे घ्या सरपंचाचा मळा तीकडेच आहे. तीथंच दडवून ठेवलं असणार. पण फौजदाराने साहेबरावांच्या बोलण्याकडं लक्षच दिलं नाही दोन मिनीटांत Jeep high school आवारात येऊन उभी राहिली. प्रवेश दाराशी मुख्यध्यापक उभे होते. चला sir वर्ग दाखवा please फौजदाराने विनंती केली. आरे हा काय पोलीस तपास की चेष्टा? साहेबराव बडबडला. मुख्यध्यापकां माघून चालू लागला. एका वर्गाच्या दाराशी येऊन उभे राहीले कोणि शिक्षीका फळ्याकडे तोंड करुण तांबड्या खडुनी आकृती काढत होती. madam जरा बाहेर येता का please फौजदारानी दारातूनच म्हटलं. त्या सरशी त्यांनी दरवाजाकडे पाहीलं त्याच क्षनी शाळेच्या छता पर्यंत उडाल्याचा साहेबरावांना भास झाला. दरवाज्याच्या चौकटीवर लिहिलेलं सुभाषीत त्याच्या विस्पारल्या डोळ्यांनी वाचलं. सत्य हे कल्पनेहुन विचित्र असतं. madam नागपुरे दरवाज्याजवळ येऊन त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. खडुचा रंग लागलेला हात बघताच फौजदार उद्गारले, बघा साहेबराव पकडलंकी नाही red hand साहेबरावांच्या तोंडून शब्दच फुटेना. हं चला आता वर्गाला disturb करण बरं नाही. फौजदार म्हणाले. साहेबराव पतकन वळला आणि झपाट्याने पाऊलं टाकत Jeep मध्ये जाऊन बसला. Jeep परत फिरली वेशी जवळ येताचं साहेबरावाला आश्चर्याचा दुसरा झटका बसला. तो ओरडला थांबवा थांबवा थांबवा गाडी थांबवा. आता काय झालं? फौजदारानी डोळे वटारले, Jeep थांबली आहो माझी Jeep गाडी. त्यानी पोलीस Jeep मधुन उडी मारली पाठो पाठ फौजदार उतरले. गाईचा कळप आडवा आला तेव्हा जिथे उभी केली होती तिथे साहेबरावांची ती गाडी थांबलेली. त्याला पाहताच पाठिमागे बसलेले सोनवने खाली उतरले ही काय रीत झाली साहेबराव? सोनवने भडकले. काय झालं? भांबावलेला साहेबराव उद्गारला. शाळेला तुम्ही खुशाल बाई सोडून गाईंच्या कळपात घुसलासा नी गायब झालासा. hello good evening माझ नाव आश्विन कुमार पटील आहे, तर मी आज ध्वनी प्रदूषणाबद्दल माहिती सांगणार आहे सहन न होणारा कर्कश, गोंघाट, मोठा आवाज़ हा यातना दायक दुःख दायक मानसिक शांतता व एकाग्रता नष्ट करणारा अस्वस्त्ता व मानसिक शान वाढवणारा असतो कर्कश आवाज़ आयकल्याने बेहारेपणा येतो रक्ता दाब वाढत हृदयाचे ठोके वाढतात चिडचिना पण रागित आना वढतो ज्याला ध्वनी प्रधुषण असे म्हणतात जे ध्वनी आयक अयकायला मधुर वाटतात, असा शांत ध्वनीमुळे मनाची एकाग्रता व प्रसन्ता वाढत मधुर संगीत श्रावणा मुळ गाई जास्त दूध देतात, पक्षी रानी यांची उत्पादन क्षमता वाढते कुक्कुट पालन केंद्रा मध्ये, अंड्यांचे उत्पादन उत्पादन वाढल्याचे प्रयोगात आढळले आहेत मधुर ध्वनी संगीतामुळे वनस्पति व पिकांच चांग वाढ चांगली हो dolphin या सागरी माशांनां बहामा बेताजवर संगीत आवडते घुरांना पानी पाजताना शिड घालतान गुरांचे तहान समादनाने शांत होते, मधुर ध्वनी शांत संगीत आयकल्याने अभ्यास चांगला होतो, नेहमी हळू व सोम्या बोलावे आवाजाची ध्वनी ची तीव्रता ही disable DB या एककात मोजतात

आवाजात बोला गोंगाट मोठ्याने बोलने मोटा आवाज़ टाळा, कोटक द्रव्वे फटाके इत्यादींचा मोठ्या आवाजाचा परिणाम आपल्या तीरावर end trve होतो सार्वजिनिक कराकिरियम सव यात्रा मिरवणुका, लग्न समारंभ बारसे, सन समारंभ

loud speaker च्या कर्केश आवाजाचा दुष परिणाम विचार्च्यानचा अभ्यासावर आजारी वृद्ध व्यक्तींचा फारच जवर होतो speaker मुड़े झोप लागत नाही, विश्रांती मिळत नाही tape recorder दूरदर्शन, radio वाहने कारखान्यातिल पोंगे railway गाड्या स्वयंपाक घरात मिक्सर मुड़े आवाजाचे घर ही ध्वनी प्रदुर्षानाचे केंद्र बनते, आपल्या नाडीच्या थोक्याचा आवाज़ हां कामित कमी ten decible असतो दोन व्यक्तीन मध्ये चाललेली कुजबुज ती वीस decible असतो, गप्पा मारताना होणारा आवाज साधारण पने तीस से साठ decible टाचणी जमीनीवर पडल्याचा आवाज